हि एक लक्झरी कार आहे.

एक दोन तीन चार पाच सहा सहा जण दिसते तय.

आणि इथ पंप पण आहे कसला तरी.

लका नवीन बांधली की जिम --

लई वर्कआउट करायच काय कायय तिकडे पळायच्या मशीनीयत .

इथ झोपून काय करायचय जिम कशी करायची झोपून --

पँटी नाही नाइट पँटी दिसत्याते.

त्या लई शॉर्ट आहे अजून लई शॉर्ट आहे इथ.

पुढ काहीतरी डोंग डोंग मधल दिसतय.

अह हे नेमकं पोलिस स्टेशन आहे की काय आहे काहीच कळलेलं नाही.

त्याच्या पुढ सायकल कोणाची तरी बारकी पडलीय लाल कलर ची सायकल --